आपल्याला मुव्ही मध्ये जायचं होता, तुला आहे का टाइम मूवी मध्ये जायचा ? बिलकुल बिलकुल, कोणता पिक्चर लागलेला आहे सध्या आता रोबोटिक मूवी चांगला लागलेला आहे कारण सध्या च्या कंडिशन मध्ये सोशल मीडिया असल्यामुळे किंवा रोबोट कह जास्त युज होत असल्यामुळे तो आपल्या कामात येईल आपल्याला खूप

पिक्चर च नाव काढला की पहिलेच तर आपण तयार असतो, तुल तर माहितीय आपल्याल किती शोक आहे पिक्चर चा

तुला कधी टाइम आहे, तू कधी निघतो जॉब वरून, कधी सुटतो तूझा टाइम काये फ्री कधी राहतो तू कोणत्या टाइम मध्ये आपण बूकिंग करायचं तू करणाराय टिकिट मला समजा रात्रीचा पिक्चर काय काय टाइमिंग आहे पिक्चर च साडेआठ नऊ

बिलकुल बिलकुल जाऊ न कुठे आहे बिग सिनेमा चालतो की कुठ चालतो

ओके ओके ओके ओके सिल्वर टिकिट काढून ठेव की मी काढू ऑनलाइन मध्ये टिकिट

मी काढून ठेवतो तुला फक्त विचारत होतो मी तुला टाईम आहे की नाही आहे तर मी काढून ठेवतो मी तुला कॉल करतो कारण टायमिंग जे आहे ते नाइन टू ट्वेल पर्यंत आहे तर शार्प तुला एठ थर्टी ला मी कॉल करतो ओके ओके ओके तुला माहितीये ना प्रोसेस काय ऑनलाइन मधे काढावं लागतं ते

हा मी काढून ठेवतो आता का जस्ट कॉल कट केला की मी तिकीट काढतो मी अरे कुठलं काढशील पण डायमंड काढतो सिल्व्हर काढतो कुठलं काढतो

ओके ओके ओके चालेल चालेल चालेल नो प्रॉब्लेम प्रॉब्लेम काढ काढ काढ मस्त यार तु दिवसांतून फोन केला तू बरं केलं तू मला की पिक्चर ला घेउन जावं अरे जरा फ्रेश होऊन जाऊ आपण काय तेच तेच अरे आठवण आठवण आली तुझी मग म्हटलं चला राहुल ला एकदा कॉल करू त्याला विचारू टाईम आहे की नाही आहे खूप दिवस झाले आपण भेटलो नाही त्यासाठी कॉल केला तुला मी

हो तेच तर म्हंटला त्याच्या त्या निमित्ताने का होईना आपली भेट पण होईल पिक्चर पण होईल आणि कसाय थोडसं जॉब जॉब जॉब जॉब ह्याच्यामधून बाहेर पण पडू बा आपण जरासं कसं

अरे वा वा हाव न यार हाव न काय स्कोअर झाला सध्या आपली इंडिया टीम हारली रे त्यामुळे कसं मी टीव्ही बंद केलीये आणि तुझी आठवण केल्यामुळे कारण आपण पण सोबत खेळत होतो तर सद्ध्या तू क्रिकेट खेळत आहे की बंद केलं

हं तेव्हा तुझा आवडता प्लेअर महेंद्र सिंग धोनी होता आता

आता कसं मला जेव्हाही कोणी मुलं लहान मुलं मी गाडी ने जात असताना कुणी लहान मुलं खेळताना दिसतात पण मला तेच दिवस आठवतात आपण क्रिकेट खेळायचो हे की नई

हा आम्हीं पासून बाहेर होतो म्हटलं म्हणजे काहीच टेन्शन नाही ते क्रिकेट एक नंबर गेम होऊन जातो त्यांचा हे ना

सर्व इंडियन टीम मधे सर्व नवीन भरलेय रे नवीन प्लेअर आले आणि आता लहान मुलंही खेळत नाहीये मोबाईल आल्यामुळे आता लहान मुलंही जे ग्राउंड वर आपल्याला दिसत होते ते पण आता बंद झाले हा हा हा हा हो न हो न इंटरेस्ट कळला त्याला ते ग्राउंड वर ग्राउंड चे जे ही खेळ होते ते खेळत नाहीयेत सद्ध्या ते मोबाईल मधे च जास्त खेळतात लहान मुलं हो ना हो हो

हो ना गेम खेळलं की आपलं जे व्यायाम आहे ते व्यायाम होते शरीर सुदृढ राहते बिलकुल बिलकुल बिलकुल यार

ते आजकालच्या मुलांना कळत नाही रे ते आजकाल च्या मुलांना

काही म्हटलं तरी आपला एक यूज असतो जनरल युज मोबाईल वर बोलण्याचा आपण काय आता रेडिएशन त्याचे खूप रेडिएशन बॉडी वर खूप भयानक परिणाम करतात मोबाईल चे जे रेडिएशन येतात टॉवर चे ते कोणाला समजत नाही आई वडिलांना समजत नाही

बरोबर बरोबर बरोबर प्रत्येकाला ते कळायला पाहिजे कळायला पाहिजे, आणि आपण आपण पण लहान मुलांना सांगितलं पाहिजे ते आपली पण आईवडिलांची पण जिम्मेदारी असते ना लहान मुलांना कळत नाही नाही नाही बिलकुल बिलकुल बिलकुल कारण माहिती का शेवटी त्यांना आपल्याला च काही झालं तर त्यांना आपल्याला च दवाखान्यात न्यावे लागते आणि त्रासही आपल्याला च होतो ना त्यामुळे ज्या लहान म्हणजे आई वडिलाना च जास्त हे करायचं पाहिजे की बाबा त्यांनी दक्षता घेतली पाहिजे आई वडिलांनी मोबाईल दिला नाही पाहिजे लहान मुलांना

कसय बरं का मोबाईल भलेही दुरून दाखवला तर गोष्ट वेगळी राहते पण ते जवळ नाही देऊ कारण त्याचे खूप साईड इफेक्ट्स हा रेडिएशन खूप भयानक असतात बॉडी वर आपल्या परिणाम करतात नंतर डोळ्यावर परिणाम करतात बिलकुल बिलकुल बिलकुल कान पण जातात त्याने बॉडी चे तर नुकसान होते आता आहेत ना भरपूर केसेस सद्ध्या एकतर नवीन आलं बघ तुला आठवत असेल तर

हो हो हो हे ऐकलंय मी अरे ते एकांत मधे बसलेले असतात ना दिवस दिवसभर मोबाईल घेऊन तर त्यांना नवीन नवीन आयडिया येत नाहीये लोकांशी भेटू आपण तर तेवढीच आपल्याला नवीन आयडिया येते आणि माईंड आपला फ्रेश असतो. लोकांशी भेटलं तर आता एनीटाईम दिवसभर मोबाईल हातात घेऊन बसतात कोणाला भेटत नाही कोणाशी बोलत नाही दोन शब्द बोलले की तेवढंच आपलं जे टेन्शन आहे ते कमी होते.

हो न हो न खूप वाढलं बरं प्रमाण आपण शेअर केलंय लोकांसमोर आता मी जसं फॉर एक्सांपल तू माझा मित्र आहे मी तुला माझे प्रॉब्लेम्स सांगितलं तर काही हल निघेल त्यांच्यामधून काही सोल्युशन निघेल बिलकुल बिलकुल बिलकुल बिलकुल समस्या दूर होतील

खूप दिवसा नंतर भेटलो आपल्याला आनंद होतोय स्मायल येते आपल्या फेस वर हं चेहऱ्यावर स्माइल् येते आपल्या फीलिंग्ज त्या सिचूएशन मधे जाणार ज्या सिचूएशन आपण तर थोडा आपल्याला फ्रेश वाटते मित्रांना भेटलो की

हा अरे आजकाल अरे खूप झालं पण त्येच्यावर काहीतरी उपाय योजना झाल्याच पाहिजे कारण माहितीये का

हा गवर्मेंट गवर्मेंट ने त्याच्यावर थोडंसं काहितरी सोशल म्हणजे कसं असतं सामाजिक दृष्ट्या थोडंसं काहितरी करायला पाहिजे तेच्यावर

स्मरणशक्ती पण कमी होते मोबाईल मुळे स्मरणशक्ती खूप मोठा कसाय आपण प्रत्येक गोष्ट मोबाईल मधे नोट करनार मोबाईल मधे नोट करणार त्यामुळे आपल्या दिमागावर

बॉडी वरती परिणाम होते बॉडी लूज होते बिलकुल बिलकुल बिलकुल आणि ते रात्री रात्रीच्या रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत पाहणं तेही चुकीची गोष्ट आहे. चुकीचं आहे, झोप होत नाही चिडचिड पणा येते लहान मूल बांना

चिडचिड ही करतात

काय म्हणतो आता काय टीव्ही वगैरे आहे की नाही घरी मग सध्या

हो हो हो हो हो पाहल न मी आज खूपच Unclear झाली unclear आहे आणि रोबोटिक खूप जास्त यूज होणार आहे. बिलकुल बिलकुल ज्यांच्या घरी कुठं समजा कोणी हेल्पर नसला किंवा काही लागलं तर ते रोबोट कडूनच काम करून घेतात.

हा सध्या फॉरेन कंट्री मधे चालू आहे सध्या तर मी असा ऐकलं तुला तू ऐकलं की नाही

हो मी तर खूप वाचलय ते आणि पाहल पण मी न्यूज मधे पाहल की बा खूप साऱ्या लोकांनी आता ते रोबोट चा यूज करणं चालू केलेलं आहे

बाकी मजेत आता सध्या मी रिसेंटली चिखलदऱ्या ला गेलो होतो सहल मधे फॅमिली गेली होती.

तर चांगलं स्पॉट आहे

अरे खूप चांगला स्पॉट आहे, मी पण गेलेलो आहे तिथे तू पण फॅमिली सोबत जावं unclear आणि ते बघून यावं बिलकुल बिलकुल बिलकुल बिलकुल मी गेलो नहीं आता फॅमिली सोबत जाईल यार मी

चिखलदरा जबरदस्त ठिकाण आहे पर्यावरण पर्यटन स्थळ पण आहे आणि थंड हवेचं ठिकाण पण आहे मस्त आणि फॉरेस्ट एरिया असल्यामुळे तिथे कसं फॉरेस्ट चा आता ते सवारी वगैरे सुरू आहे की नाई सध्या तिथे

अरे माझा असा विचार आहे की आपण आता सर्व जे फ्रेंड आहे आपले ते सर्व फ्रेंड मिळून आपण गाडी करून जावं, जेणेकरून आपलं जे

आपले जे जुने फ्रेंड आहे ते आता भेटू शकत नाही

ते अन त्यांचं पण भेटणं होईल आणि सहल पण एक होऊन जाईल आपली

तू मागे गेला होतास सहलीला असं मी ऐकलं तर तू कुठे गेला होता

मी कोलकस ला चिखलदरा ला कोलकसला आणि तसाच मी पंचमढी पण गेलो होतो पंचमढी एमपी मध्ये येते, एमपी बॉर्डरला नागपूर जवळ आहे

खूप जबरदस्त ठिकाण आहे

काय काय आहे त्यामध्ये

संबोधित करू शकतो किंवा मग मिनी महाबळेश्वर मी बघितलच नाही ना मला थोडी आयडिया देशिल का तू थंड हवेल ठिकाण म्हणून इन बिटविन मला जायच असेल तर बिलकुल बिलकुल, मी तुला सर्व, सर्व आयडिया देईल अरे खूप मस्त ठिकाण आहे किती खूप मोठे पहाड आहेत तिथे खूप साऱ्या गोष्टी भेटतात आणि रिसॉर्ट आहेत त्याच्यानंतर पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे तिथलं

खूप जबरदस्त आहे म्हणजे आतापर्यंत माझं जे काय फिरलो असेल त्याच्यामध्ये पंचमढी एक खूप जबरदस्त ठिकाण म्हणून म्हणजे मला आठवण राहील ते

म्हणजे आपल्याला एका दिवसात फिरता येईल की तिथे आपल्याला थांबावं लागेल काही रेस्ट हाऊस म्हणा किंवा हे म्हणा लॉज म्हणा आहे व्यवस्था तिथे हो हो खूप चांगली व्यवस्था आहे खूप चांगली व्यवस्था आहे, रिसॉर्ट च बनलेले आहेत आणि ते पण कशे जुने अंग्रेजो के जमाने का म्हणतो ना आपण अजूनही तसेच आहेत कौलाचे वगैरे आणि खूप मस्त तसेच आहेत ते आणि लॉज मध्ये थांबला तू गेला होता तर? लॉज नाही आपलं रेस्ट हाऊस म्हणतो ना आपण त्याला तू गोवेरमेन्ट रेस्ट हाऊस पाहलेले आहेत का

होहो हो , त्याच टाइप सर्व बांधलेले आहेत

खाण्यासाठी खाण्यासाठी प्रसिद्ध आहे ते आणि निसर्गासाठी प्रसिद्ध आहे ते तुला शिलाजीत ऐकला आहे का शिलाजीत तेथे लिहिलंय आणि निसर्गासाठी प्रसिद्ध आहे तुला शिलाजीत ऐकला आहे का शिलाजीत तिथे भेटून जाईल

हा ऐकलय मी ऐकले त्याचं नाव शिलाजीत हा तिथे ते उत्पन्न होते शिलाजित जास्त उत्पन्न होते आणि ओरिजनल शिलाजीत तेथेच भेटते पंचमढीला त्या पचमढीला दोन-तीन नाव आहेत बडा महादेव म्हणून पण

आपण आपण जिथे राहतो तिथून किती डिस्टन्स आहे

साडेतीनशे किलोमीटर येईल ते, जास्त

हो साडेतीनशे किलोमीटर जाण्यात

आणि तिथे जायचं असेल तर आठ एक दिवस काढूनच जा मस्त

हो चालेल ना बिलकुल बिलकुल तू सांग कधीही जाऊ आपण फ्रेंड असले ना तर थोडं वेगळंच हे येत ना

शाळेच्या वेळेस आपली ट्रिप काढत होतो ते पान आपली आठवण होऊन जाईल

हो आहेत ते माझ्याकडे अजूनही आहेत

आपले जे मित्र त्यांना सर्वांना

हो सर्व मित्रांना आपण कॉल

जे तुझ्याकडे नंबर आहेत तू त्यांना कॉल कर. माझ्याकडे जे आहे नंबर मी त्यांना कॉल करतो आणि एक डेट डिसाईड करून आपण जाऊ फिरायला सहल काढू हिल स्टेशन मध्ये

हो माझ्याकडे माझ्याकडे बघ माझ्याकडे सागरचा आहे अतुलचा आहे हर्षद चा आहे आणि पंकजचा आहे सोहिल चा आहे माझ्याकडे आहेत बरेच आपलूया बॅच वले सर्व माझ्याकडे अमितचा आहे आशीष चा आहे

आशिष चा नंबर आहे माझ्याकडे अमितचा नंबर आहे राहुल चा नंबर आहे

आपण करू डिसाईड एक टाइम फिक्स करू ओके ओके चालेल ना चालेल ना बिलकुल बिलकुल

पंचमी सोडून अजून कुठे फॉरेनला चालायचं का

व्हिसा आहे का, व्हिसा केलेला आहे का तू, व्हिसा काढलेला आहे ?

unclear काय म्हणतो आपण त्याला पासपोर्ट काढा वा लागेल हा ते ग्रीन तिथे राहायला मग आपल्याला व्हिसा ही काढावा लागतो ना, पासपोर्ट तर जाण्यासाठी झाला

पण मला यातलं जेवढं माहीत तुला पासपोर्ट वगैरे काडाव लागते ते काढलेल आहे माझ नंतर मग पण आपल्याला जायचंय म्हणजे जायचंय

हा सोशल मीडिया वरती इन्फॉर्मेशन सर्च केलेली आहे, हा भविष्यामध्ये कधी आउट ऑफ कंट्री जाऊया आपण